हा एक किराणा दुकान आहे ह्या किराणा दुकानामध्ये खूप साऱ्या वस्तु सामान मिळते विकत--

हे एक गार्डन आहे ह्या गार्डन मध्ये मोठी मोठी झाडं लागलेली आहेत काही शो ची झाडं लागलेली आहेत आणि बसायसाठी बेंचेस आहेत इथे.

दुसऱ्या दुसऱ्या रूम वर पण काही बोर्ड लागलेला आहे आणि डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रि अस --

हा एक बस स्टॉप आहे रस्ता आहे रस्त्यावरून बस ऑटो गाड्या जाऊन राहिलेल्या आहेत रस्त्याच्या बाजूला एक चायची दुकान आहे आणि एका रस्त्याच्या बाजूला एक मोठी बिल्डिंग आहे तिथे काही नाव लिहिल आहे.

आणि तिथे असं पिवळ्या कलर ची अशी एक पाठी लागलेली आहे ज्यावर काही लिहिलेल आहे आणि असं ड्रम सारख बनलेल आहे टिनाच.